तेच ना भाऊ पण ते ॲडिशनल घेतलं ना अरे इस्माईल भाऊ पण पहिल्यापासून तसेच आहे ना यार

हा ते पण एक आहे रे यार

झाल ते आता काय आहे काय होणार आहे

त्यात भाऊ हे जाणून बुजून थोडी झालं चांगलंच होतं ना भाऊ ते

काय नाही काय आहे भाऊ आता पाहू पहा आता भाऊ त्याचं काय आहे काय नाही तुम्ही ते अमिषाचच त्याचं नाटक असल हो का

अवघड म्हणजे काय लईच अवघड ते हो का दुबईला जाऊन बसतो

काय म्हणला

आणि दुबईला काय काम आहे तिथं हे सोडून आपलं गाव सोडून देश आपला देश सोडून कशाला जायचं

असलं कुणी पाण्यात ये

अरे त्याच्यासाठी त्याला विजा पाहिजे आणि विजा पाहिजे तर त्याला विजावर काही हे नाही पाहिजे नॉनक्रिमिनल पाहिजे आणि भाऊ आपले पन्नास ठिकाणी राडेच करत राहते

असं राहतं भाऊ

अरे बापरे कशासाठी

आणि नुसतं म्हणत राहतय अरे भाऊ असं झालं यार आणि तसं झालं आणि काय करावं एकदा तर पहाटे पाचलाच आला होता माझ्याकड हो हो म्हणे भाऊ म्हणे कुठे आहे म्हणे फोन लावला म्हणजे भाऊ कुठे आहे अर म्हटलं मी तर इथे येत आहे भाऊ म्हणे चला ना म्हणे म्हटलं कुठं काय नाही म्हणे थोडं काम आहे म्हणे आपण जाऊन येऊ म्हणे अरे म्हणलं म्या आंघोळ वगैरे काही नाही केली म्हणे नाही भाऊ म्हणे आपण बाहेर राहू ना म्हणे काय होतं म्हणे एका दिवसासाठी बाहेर जाऊ म्हणे तुम्हाला आंघोळ वगैरे सगळं फक्त तुम्ही कपडे घ्या म्हणे सोबत म्हटलं एवढं कुठून पैसे आणले म्हटलं म्हटलं थांब एकदा म्हटलं एकदा घरी फोन लावून विचारतो की काय हा कुठे आहे काय आहे तर नाही नाही म्हणे भाऊ म्हणे असं काहीच नका करू म्हणे चला माझ्यासोबत आपण जाऊन येऊ म्हणे म्हटलं कुठे जायचं म्हणे चला तर म्हणे बर म्हटलं भाऊ जायचं तरी कुठं मला आडव्या रे भाऊ मी म्हटलं तुमच्या घरी एक फोन लावतो नाही ना म्हणे पहा ना म्हणे भाऊ माझ्या खिशामध्ये पैसे आहे अबाप मरणाच बंडल आणलं होतं ना त्याने काय नाही म्हणे वडिलांनी काल आणले होते म्हणे बँकेतून काढून हा तेच घोळ केला म्हणे त्यानं

म्हटलं एवढे पैसे कशाला आणले म्हटलं भाऊ तुम्ही अरे चला यार म्हणे आपण येऊ म्हणे जाऊ काय करता म्हणे हे व्हिएव भाऊ आता जायचं बरं बरं ठीक आहे चालेल भाऊ हा हा भेटतो

बाय हा Hi अलिशा Hello शुभांगी, अं शुभांगी तू सध्या जे latest song आलेलं आहे बघ, तू है तो मुझे फिर और क्या चाहीये ते song ऐकलंस का? म्हणजे ते song किती magical आहे ना जसं की song जे आहे ते जरा काय ते movie आहे बघ जरा बचके जरा हटके त्या movie तलं ते song आहे. आणि त्यात lead role मध्ये सारा अली खान आणि विकी कौशल आहेत बघ. आणि हे song जे आहे तू है तो मुझे फिर और क्या चाहिये हे song जे आहे ते अर्जित सिंह ने गायलेलं आहे बघ, आणि या song चे जे lyrics आहेत ना, ते अंगठा भटाचार्य यांचं आहेत आणि हे song चे जे music आहे ते music पण खूप भारी आहे बघ song चं ते music सचिन जिगर यांचं आहे. आणि हे song YouTube ला आलेलं आहे बघ. सारेगम जे music company आहे ना त्यांनी launch केलं आहे हे song ते म्हणजे इतकं magical आहे ते song literally मी ते song जसं आलंय ते या दोन-तीन दिवसात जे continue सकाळ उठल्यापासनं ते रात्री झोपेपर्यंत म्हणजे कित्येक वेळा मी songs ऐकत आहे. जसं की reels आहेत बघ आपल्याकडे आपण reels वर बघतोय, किंवा YouTube लाही बघ. प्रत्येक लोकांचे status बघ. stories बघ, ज्याच्या-त्याच्या stories वर, status वर हेच song जास्त trending आहे सध्या. आणि ह्या song चे words जे आहेत ते इतके magicals आहेत ना म्हणजे त्याचे lyrics ते

relax छान feel जे होते ते अर्जितसिंगच्या voice ने, आणि ते song मध्ये जे आहे ना ते एक चांगल्या प्रकारे म्हणजे आहे ती music असेल, किंवा त्याचे lyrics बाबतीतले meanings आहेत ती heart touching आहेत आणि voice पण खूप खूप भारी आहे बघ, मी तर ते song म्हणजे continue ऐकतच आहे, ऐकतच आहे. प्रत्येकच song म्हणजे भारीच असतात, जसं अपना बना ले कीया चाललं होतं बघ trending थोड्या दिवसा पहिला आणि आता लगेच हे song आलंय. पण म्हणजे हे song जे स्वतः म्हणजेच एक वेगळंपण आहे त्यामुळे ते एवढं hit होतंय. आणि त्या song मध्ये जे असं ऐकायलाच छानच आहे.

असं वाटत आहे ते song मुळे की तो movie पाहायला जाऊया किंवा काय ते interesting असेल. तुला काय वाटतंय या song बद्दल?

आत्ता म्हणजे मागे अं जो song होतं, म्हणजे

त्याचे म्हणजे आधीचे पण songs बरेच same च आहेत आणि हे

lyrics सुद्धा असे अतिशय चांगले आहेत बघ आणि त्यांचं जे picture आहे जरा हटके जरा बचके, त्या picture मधलं हे गाणं आहे आणि गाणंच एवढं भारी वाटत आहे तर मला त्या गाण्यामुळं ना मला असं ते picture बघायला जावावं असं वाटत आहे आणि अर्जितसिंग आणि सचिन जिगर्जी आहेत ना म्हणजे ह्या दोघांनी मिळून ही गाणं म्हंटलेलं आहे. आणि ह्या गाण्यामधलं मला ते जे first कडवं आहे ते अतिशय आवडलं बघ. आणि मला असं वाटतं की त्याची म्हणजे जे समोरचे पण त्या movies मधले जे song असतील म्हणजे विकी कौशल आणि सारा आली खानचे, जेवढं त्यांचा look छान आहे तेवढंच त्यांचे म्हणजे त्या गाण्यामध्ये जे experience वगैरे आहे ते गाणं बघायला पण खूप छान आहे, जेवढं ऐकायला छान आहे तेवढंच ते गाणं गायला सुद्धा छानच आहे. आणि विकी कौशलचं त्याच्यामध्ये जे आहे ते पण खूप छान आहे त्याच्या आधीचा पण एक song होतं बघ म्हणजे जसं की तू म्हंटली आत्ता की अर्जितसिंगचे प्रत्येक song हे चांगलेच असतात. हा, अतिशय चांगले असतात आणि तो खूप छान म्हणजे असं प्रेक्षकांकडे त्याच्या गाण्याचे बरेचशे आणि मला पण त्याचे गाणे खूप आवडतात बघ. जसं की मागे पण त्याचे खूप सारे गाणे होऊन गेलेत आणि तो आपला म्हणजे आपला भारतामधला same च असा singer आहे आणि हे गाणं पण बघायला पण खूप छान आहे. आणि मला ते गाणं बघून अतिशय छान वाटतंय. म्हणजे जेवढं बोलावसं आहे तेवढं कमीच वाटतंय बघ जसं की सारा आली खानचं

म्हणजे आपल्याला असं वाटते की आपण कोणतं emotional जर गाणं ऐकलं तर आपण sad ऐकलो तर आपल्याला असं वाटतंय की ते गाणं आपल्यावरच प्रेरित आहे. किंवा आपल्यावरच dedicated केलेलं आहे. तसेच ते गाणंसुद्धा मला असं वाटते की मला ते गाणं असं ऐकून असं वाटते की किती छान आहे ना, मन प्रसन्न होऊन जातंय. जसं आपण दुसरे कोणते sad ऐकतो तर sad बघतो गाणे तर त्याच्यामध्ये कसं heroine चा look असतो म्हणजे प्रत्येक गाण्याचा वेगवेगळा look असतो तसंच हा ह्या सुद्धा गाण्याचा अतिशय चांगला आहे बघ look आणि picture पण भारीच असेल मला may be ह्या गाण्यावरून मला वाटते की picture सुद्धा छानच असेल. आणि छानच आहे बघ song सुद्धा. हो, अगदी बरोबर आहे, कसं बघ गं जसं हे song two week अगोदर आलेलं आहे. आणि अं प्रत्येक म्हणजे अं गाणं जर movie चं hit असलं किंवा trailer भारी वाटला तरीच लोकं तेव्हा बघायला जावं अशी इच्छा होते ना कारण आपण सहज कोणताही trailer पाहिलं तर आपल्याला तो excitement वाटला पाहिजे तेव्हाच आपण तो movie पाहायला जावं पण जर trailer चं म्हणजे छान नसेल किंवा त्यात जे first look असेल, किंवा असं first song जे छान वाटलं नाही तर movie पण flop जाईल असं आपण guarantee लावतो किंवा आपण असं म्हणतो की flop च आहे, काय जायचं हा movie पाहायला. पण या song चं जे impression पडलंय ना ते इतकं भारी पडलंय की प्रत्येकाला असं वाटतंय जसं तू म्हंटल्याप्रमाणे की हा movie पाहायला गेलंच पाहिजे की या movie त कायतरी वेगळंपण असेल किंवा त्या look जसं तू look चं बोललीस सारा अली खानचा. तर सारा अली खानचा look पण ह्या song मध्ये किती simple, किती innocent म्हणजे असं एक आपण guess करू शकतो ना किती म्हणजे त्यांचं newly married couple आहेत, ते आणि ते त्यांच्या life मध्ये म्हणजे नवीन नवीन लग्न झाल्यावर तो romance असतो, जसं त्या songs मधून ना ते त्यांना प्रेम होतं like तसं त्या song मधून दिसत आहे. त्यावरून आता आपण guess करतोय की मी, मी तर असं guess केलं की त्या movie मध्ये जसं सारा अली खानचं look आहे, तिची साडी तिची बिंदी, तिचं ते मंगळसूत्र त्यावरून ते married आहेत किंवा त्यांचं new new लग्न झालंय, आणि त्यात विकी कौशल प्रेम झालं नाही का तर ते song तर त्या song चे meaning म्हणजे ते song चे जे lyrics आहेत ना ते इतके heart touching आहेत ना म्हणजे खूप जास्त जसं तू म्हंटलीस कुणालातरी आपण dedicate करू शकतो ते song like म्हणजे त्याचे lyrics बघ ना, जसं त्याचं कोरस आहे ना, ते कोरस मला म्हणजे खूपच जास्त आवडतं म्हणजे अं किसी की ना मदद ना दुआ चाहिये तू है तो मुझे फिर और क्या चाहिये म्हणजे आपल्याला like म्हणजे कोणीच नाही पाहिजे, कोणाची मदतही नाही पाहिजे, जे दुआ पण नको, काहीच नको, फक्त आणि फक्त तू पाहिजेस म्हणजे त्या song चं जे अर्थ आणि ज्यात sole म्हणजे अर्जितसिंगचं तर प्रत्येक गाणं अशे sole मधूनच गातो त्यामुळं ते म्हणजे आपल्याला

असं वाटतं like literally की आपलं breakup झालंय अन आपण त्या zone मध्ये जातोय काय? तसंच हे song आहे बघ की म्हणजे like आपल्याला असं वाटलं पाहिजे की यार म्हणजे खरंच असं असं एवढ्या छान कुणावर प्रेम झालं पाहिजे की त्याला असं म्हणजे दूसरं कुणाशीच गरज नसली पाहिजे असं वाटतंय मला हे song ऐकून. हो अगदी बरोबर आहे बघ अलिशा. तू म्हंटल्याप्रमाणे की हे गाणं म्हणजे आपण एक happy moment मध्ये जसं की नवीन married झालेलं असेल आणि new new couples असेल husband आणि wife तर अं त्यांच्यामध्ये ते दोघं एकमेकांना हे song dedicate करू शकता जसं की मी सांगितलं की emotional पण song असतात तर आणि sad पण असतात आणि happy पण असतात. तेवढंच अर्जितसिंगचे sad सुद्धाही आहेत. आणि हे पण आहेत. अर्जितसिंगचे म्हणजे अनेक song आहेत की ते आपल्यावर आपण म्हणतो की आपण ज्या ज्या अं म्हणजे आपण ज्या ज्या condition मध्ये आहोत ते आपल्यावर तसं घडते असं वाटते. तसंच हे song सुद्धा आहे जसं की आता आजकाल अं लग्नाचं युग आहे हे तर लगनसराईच आहे तर हेच्यामध्ये आता insta वर वगैरे facebook वर बरेच सारे अशी reels बनवत आहेत. आणि मी तर

असं अत्यंत असं छान वाटलं की मी ते असे एकांतात बघत असताना त्याच्यामध्ये तू है तो मुझे फिर और क्या चाहिये म्हणजे ते गाणं त्याला सुद्धा केलंय म्हणजे एवढं प्रेक्षकांना ते गाणंच आवडलंय आणि एखाद्या गोष्टीची चांगली सुरवात केली म्हणजे चांगलंच अं असणार ना जसं की आता हे picture मधून आपल्याला हे गाणं आवडलं म्हणजे सारा अली खानचं आणि विकी कौशलचं, तर आपल्याला ह्या गाण्यामधून आपल्या मनामध्ये उत्सुकता वाढलेली आहे की बाबा हे गाणं एवढं छान आहे तर movie किती छान असेल आणि हेच्यामधले अजून गाणी किती छान आहेत? आणि ह्या picture चं नावच बघ ना तू किती छान आहे? जसं की जरा हटके जरा बचके म्हणजे जरा हटके म्हणजे याचा अर्थ असा होतो की आता सगळ्यांपेक्षा वेगळं आणि जरा बचके म्हणजे आता माझ्याकडून वाचूनच रहा. म्हणजे हे किती भारी नावसुद्धा तेनी dedicate केलं आहे त्या picture ला आणि मला असं excitement होतीये की ते picture आल्यानंतर त्या गाण्यासाठी तर का होईना ते picture बघायलाच जायला पाहिजे. आणि त्या गाण्यामध्ये दोघं पण दिसताहेत ते तर तुला मी सांगितलंच, किती किती भारी दिसतात दोघांचं look जे आहे ते अतिशय म्हणजे असं simple असा आहे पण खूप best आहे. त्या गाण्याचे तू म्हंटल्याप्रमाणे reel lyrics सुद्धा छान आहे जसं की अर्जितसिंगनं ते गाणं म्हंटलेलं आहे. आणि ह्या picture चं नाव सुद्धा मला खूप म्हणजे आवडलं बघ असं beautiful असं वाटतंय जसं की हे song beautiful आहे तसंच त्याचं picture चं नाव सुद्धा मला beautiful च वाटतं आणि त्यातलं जे पहिलं कडवं आहे, जे की तू म्हणून दाखवलंस बघ तेसुद्धा खूप छान आहे. म्हणजे किसी की ना मदद ना दुआ चाहिये म्हणजे जर आपल्यासोबत ते असं मी तुला सांगितलं dedicate करतं ते song आपण आपल्या म्हणजे नवीन couples असेल तर तो एकमेकांना couples करतात. तर म्हणजे dedicate करतात तर त्याच्यावरून म्हणजे असं होतं की फक्त आणि फक्त तुझीच साथ पाहिजे दूसरं कुणाची साथ नाही पाहिजे असं वाटतंय बघ. हो. आणि म्हणजे जे आपल्यासारखी youth आहे जी आपली generation आहे त्यांना ते song खूप लवकर म्हणजे अर्जितसिंगचे songs जे आहेत ते catch करताहेत खूप लवकर ते feel करू लागत आहेत. तर हे song पण तसंच आहे बघ एक छान feel म्हणजे like हे song ऐकलं किंवा जे कोणी प्रेमात आहेत म्हण, new असतील किंवा म्हणजे असं नाही म्हणत मी की अं आपल्या age चे असतील किंवा ज्यांचं newly married couple असतील, किंवा newly relationship मध्ये आलेले असतील किंवा one sided पण असतील. तर ते सुद्धा ज्यावेळेस हे गाणं ऐकतील ना someone कोणीतरी मनात येईल की त्यांच्यासाठीची आपण हे गाणं dedicate करू शकतो किंवा त्या व्यक्तीचा face जो आहे तो आपल्या चेहऱ्यासमोर येणार

जसं तू पण म्हंटलीस मी पण म्हंटले मला कोरस जे आहे ते कोरसच आवडलेलं आहे. कारण की म्हणजे ते song म्हणजे दूसरं काही ऐकायची गरजच नाही बघ ना ते song चं जे कोरस आहे किंवा ते song चं जे line जे headline main आहे की तू है तो मुझे फिर और क्या चाहिये त्यातच म्हणजे असं सगळं संपलं असं वाटते कारण की दुसरं पुढे काय बोलायला म्हणजे उरतच नाही ना कारण तू जर असेल तर मग मला दूसरं काहीच नाही पाहिजे. कोणाची साथ नाही पाहिजे कोणाची मदत नाही पाहिजे. नाही कोणी माझ्यासाठी म्हणजे prayer केली पाहिजे की कोणाशी दुआ म्हणजे कोणाचीच गरज नाही. आत्तापर्यंत म्हणजे खुपसे songs आहेत ते अशे खूप भारी आहेत अन ज्यांचे lyrics पण खूप खूप जास्त म्हणजे छान आहेत आणि त्यात अर्जितसिंगचं voice अर्जितसिंगचे songs आहेत जे खूप खूप भारी आहेत की

तर ते हमारी अधुरी कहाणी, ते song ऐकून असं डोळ्यात पाणी येणार आहे की म्हणजे इतकं ते आपल्याला connect करतं तसंच हे पण song इतकं जास्त feel इतकं जास्त connect ह्या song मध्ये आहे ना की म्हणजे मी तर जसं song ऐकलंय तसं हे song ची म्हणजे मोठी म्हणजे big fan च झाले बघ त्या callertune असंल, dialer tune असंल, काय भेटल ते प्रत्येकी हेच song. जिकडं-तिकडं असं छान वाटतं की हे song ऐकायला यावं, जसं reels उघडल्या उघडल्या तू म्हंटल्याप्रमाणे ते song reels वर पण जसं scroll करत जाईल तसं तसं हेच song हेच song YouTube वर बघ.

हो, अगदी बरोबर आहे बघ अलिशा. म्हणजे छान मला पण वाटत आहे. मला पण म्हणजे माझं पण एक प्रकारे favorite च बनलंय तसं तर अर्जितचे प्रत्येक जे song आहे ते चांगलेच येतात आणि वाईट त्याचं कोणतंच song नसतं की तू हमारी अधुरी कहाणीचं सांगितलं. ते सुद्धा आहे पण ते वर आहे आणि तेसुद्धा छानच आहे बघ. आणि हे जे आत्ताचं आहे तर हेच्यावर तर आता आपण अं बोलत discuss तर करतच आहोत, तेवढंच म्हणजे हे famous सुद्धा होत आहे आणि ह्या song वरुन मला वाटते की picture सुद्धा म्हणजे hit च राहील आणि यांची कहाणी जी आहे ती सुद्धा चांगलीच आहे, म्हणजे जसं की आता reels वर जास्तीत जास्त popular होतात बघ नवीन गाणी आली म्हणजे

ते पण गाणं येऊन गेलं. आणि दुसरे पण बरेच अर्जितचे जेवढे झाले तेवढे hit च आहेत गाणे. आणि ह्या गाण्यावरून बऱ्याच लोकांनी असं reels म्हणजे जसं की insta वर अं twitter वर म्हणजे किती गाणी facebook वर, social media वर आणि video किंवा ह्या reels म्हणजे ह्या गाण्यांचीच reels बनत आहेत. खाण्याबद्दल सुद्धा मी तुला सांगितलं उदाहरण की आजच मी बघितलं असं, तर खाण्यामध्ये सुद्धा तेच गाणं टाकत आहेत आणि म्हणजे लोकांना सुद्धा म्हणजे प्रेक्षकांना बी हा song चा अतिशय म्हणजे चांगला असा हे आहे positive support आहे. आणि ह्या song बद्दल म्हणजे बोलायचं झालं तर बरंच आता जसं की आपल्या दोघींना हा song आवडतंय तर बऱ्याच लोकांना हा song आवडलंय. तेव्हा तर हे गाणं म्हणजे एवढं famous झालंय ना. कारण की picture तर picture चं फक्त नावच ऐकून आपल्याला एवढं हे वाटत आहे तर picture कसा असेल? म्हणजे त्याची story कशी असेल आता आपण एखाद्या positive गोष्टीवरूनच आपण पूर्ण गोष्टीचा

म्हणजे हे माहिती जाणून घेऊ शकतो आणि पूर्ण गोष्टीचा आपण समर्पण लावू शकतो. तसंच हा picture चं सुद्धा आहे की गाण्यावरूनच आपल्याला वाटते की ह्यांमधले दुसरे पण कोणते गाणे छान असतील. आणि अर्जितसिंग आणि दुसरे अं त्यांनी सुद्धा हे गाणं म्हंटलेलं आहे तर त्यांनी सुद्धा म्हणजे ह्या गाण्याचा अतिशय चांगलं हे केलेलं आहे, lyrics सुद्धा म्हणजे ह्या गाण्याचे lyrics सुद्धा चांगलेच आहेत. आणि दिसायला म्हणजे बघायला सुद्धा जेवढं ऐकायला गाणं song म्हणजे चांगलं आहे तेवढंच बघायला पण ते चांगलंच आहे. कारण का आता others पण गाणी असतात ती पण छानच असतात. आणि हे छानच आहे म्हणा, पण हे जर जास्त हटकेच वाटत आहे मला जसं ह्या picture मध्ये त्याला headline दिली जरा हटके तर त्याच्यामधले एक कडवं म्हंटलं तर तेच मला first याचा आवडते. म्हणजे किसी की मदद ना दुआ चाहिये म्हणजे ते म्हणजे कुणाचीच गरज नाही लागणार आहे त्यांना फक्त आणि फक्त दोघं एकमेकांनाच dedicate करतील जसं की new couples असतील, किंवा कुणी relation मध्ये असंल, तर ते दोघं एकमेकांना dedicate करण्यासारखं song आहे आणि छान आहे बघ. अतिशय म्हणजे जेवढं त्यांना अर्जितसिंग आणि अर्जितसिंगनं त्या गाण्याला म्हणजे जेव्हा launch करायचा किंवा प्रेक्षकांसमोर समोर आणण्यात हे केलं असेल. तर त्यावेळेस पण त्यालाही वाटलं असेल की हे गाणं आपलं बरंच बाबा hit होणार आहे. जसं की त्याची खूप सारे

गाणी होऊन गेलेत. तर ते तू मेरा म्हणजे तू मेरा कोई ना हो

कुछ लागे ते गाणं पण तू म्हंटल्याप्रमाणे याच्या आधी तेच गाणं जे होतं ते same च होतं. आता हे दोन हजार तेवीसचं hit गाणं म्हंटलं तर

म्हणजे हेच्यामध्ये असं काही emotional हे नाही, drama नाही ना sadness पणा नाही पूर्ण असं happy आहे बघ. आणि मला खूप छान वाटतंय बघ ते गाणं ऐकून पण आणि आवडत पण आहे. अतिशय चांगलं आहे बघ. अं त्या गाण्याबद्दल म्हणायचं म्हंटलं तर आता तू सांगितल्याप्रमाणे की बरेच लोकं त्याचे हे सुद्धा करत असतील म्हणजे caller tunes वगैरे, ringtone ठेवत असतील, हा बरेच लोकं ठेवत असतील जसं की instagram अं किंवा facebook other कोणत्या ठिकाणी जसं ते status वगैरे काढून ठेवतात आणि मला पण असं ते गाणं असं एवढं आवडत आहे की मी पण त्याच्यावर एका photo वर गाणं टाकून ठेवलंय. आणि मला पण खूप छान वाटालं बघ ते गाणं बघून पण खूप छान आहे, बघितल्यावर जेव्हा मी first time ते song बघितलं खूप छान वाटलं बघ मला ते song बघून.

thank you शुभांगी, तू म्हंटल्याप्रमाणे song खरंच अजूनही जास्त hit जावो आणि म्हणजे खूप जास्त trending चालावं असं मला वाटतंय. आणि thank you तुला बोलून चांगलं वाटलं. thank you अलिशा. लॉकडाउन पासून जगण्यासाठी लोकांनी काही अं वेगवेगळे लोकांनी अं पर्याय काढले. व त्यांची काही कामे करू लागली आणि सरकारनी अं योजना सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला. व कोरोना या विषाणू त्या महामारीवर त्यांनी त्यांचा पर्याय दाखवला तर लॉकडाउन मध्ये पोलीस हे त्यांचे काम खूप अतिशय चांगल्या पद्धतीने करत होते. तर हे काम लोकांना काही लोकांना आवडले नाही. काही लोक तरी सरकारने लॉकडाउन केल्यावरही बाहेर फिरू लागली. अं बाहेर अं फिरल्या मुळे पोलीस त्यांना निळं त्यांचा निर्णय घ्यायचे व त्यांना आपल्या भाषेत समजावयचे तरीही हे सगळं पाहता पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अं सगळे वेगवगेळ्या व्यवस्था सांभाळल्या पोलिसानं नंतर जे काही डॉक्टर असतील

व ते हिच्यावर मात करून लोकांनी दुसरा व्यवसाय सुरु केला लॉकडाउन सगळ्यात चालणारे व्यवसाय म्हणजे मेडिकल मेडिकल मधून खूप लोक अं अं गोळ्या औषध घेऊ लागली हे गोळ्या औषधे घेऊन अं खूप पेशेंट त्यांची इम्युनिटी वाढवायचे.

खूप लोक सावरून जायची तर त्यात मेडिकल वाल्यांचा हि खूप फायदा झाला. लॉकडाउन मुळे अं भारत सरकार अं वेगवेळ्या देशातील त्या देशातील आर्थिक परिस्थिती हि खूप खालावून गेली या परिस्थितीचा उच्चार करता ठाम पणे संपूर्ण देशाला संपूर्ण देश ऐवजी संपूर्ण जगाला त्यांनी अं वेगवेगळे मेडिसिन असतील. इंजेकशन असतील ते सगळे पुरवण्यात आली व भारत हा खूप लॉकडाउन च्या काळामध्ये प्रभावी देश म्हणून ठरला. अं भारत देश हा औषध अं निर्माता देश मध्ये सगळ्यात अव्व्ल दर्जेवर भारत देशातील जवळपास जगातील जवळपास पन्नास ते साठ टक्या पेक्षा वर जे काही मेडिसिन दिले जात असेल. तर ती भारत देशातूनच निर्यात होते. तर लॉकडाउन मध्ये चालणारी व्य्वस्था म्हणजे मेडिकल लॉक डाउन मध्ये लोकांना जे काही वेगवेगळे जसे सर्दी-खोकला व्हायचे तर ते कॉमन जो आजार असेल ते कॉमन आजार व्हायचेच नाही. कारण कि लॉकडाउन मध्ये लोक आपली इम्युनिटी वाढवायचे ते जर आपण वाढवली तर बाकी कोणी काही आजार व्हायच तरी त्या काळात खूप लोकांच्या जीवन सुधारले त्यांनी चांगल्या चांगल्या पद्धतीच्या सवयी त्यांना स्वतःला लावून घेतल्या आणि लॉकडाउनच्या काळानंतरही त्या सवयी त्यांनी अं त्यांच्या ह्या केल्या तरीही लॉकडाउनच्या काळात सर्वात कठीण काळ म्हणून गेला. लॉकडाउन मुळे अं संपूर्ण जगाला ती परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थिती मध्ये आपण आपल्याला जीवन आपले जगायचे जीवन घरापासून एक पाऊल हि बाहेर नव्हता फक्त आपले एक रूम मध्ये राहून आपलं जीवन कस जगायचं व आपलं मन कस नियंत्रित ठेवायचं हे आपल्याला लॉकडाउन ने शिकवलं तरीही आपण लॉकडाउन च्या काळात खूप लोकांनी खूप कष्ट केले व आपले घर चालवले पूर्ण हा विषाणू आता वेगवेगळ्या व्हेरिएन्ट मध्ये पण त्यात सगळ्या यायला लागला पण त्याचा काहीही फरक न पडता लोकांनी त्याच्या वर मात केली म्हणून लोक आता पूर्ण विषाणू सोबतच जगायला त्यांनी सुरवात करून दिली पण अं तरीही लोकांकडे अजून तशी भीती आहे. हा विषाणू खूप घातक असा विषाणू होता. त्याकाळी व पुढच्या काळी हि तो राहू शकतो. त्यामुळे लोक आता लोकांना आता सवय पडून गेली,